प्रत्येक योग्य प्रत्येकाला योग्य गोष्ट शिकवण्यासाठी ती प्रयत्न करीत असतेच अं ती तिच्या कठीण परिस्थितीत ही ती तिच्या कठीण परिस्थितीत ही नेहमी हासत असते ती माझ्या आयुष्यात खूप खूप खास आहे मी तिच्याशिवाय काहीही करत नाही ती तिच्या आई, वडील आई, आजोबा आणि कुटुंबातील इतर सगळं सदस्यांची सुद्धा काळजी घेत असते ती माझ्यावर खूप खूप प्रेम करते ती नेहमी त्यांच्या आणि समाजातील इतर वृद्धांचे पालन करते मी पहिल्यांदा तिला पाचवी मध्ये भेटली होती अं आता आम्ही दोघी आठवी इयतात एकाच वर्गात शिकतो आम्ही जेव्हा पाचवीत इयतात भेटलो होतो तेव्हा आम्हा आम्ही जास्त न होतं बोलायचं पण नंतर नंतर आमची खूप खूप पक्की मैत्री झाली हम्म ती खूप उंच आहे आणि ती माझ्या

मी तेव्हा सहावी वर्गात शिकत होती सर्व आवश्यक प पुस्तके मी तेव्हा घेऊ शकली नव्हती तेव्हा तिने मला तिने मला सर्व शिकवले होते तिने मला त्यावेळी खूप साथ दिला होता मी तिला माझी संपूर्ण कहाणी सांगितली होती मग तिनी मग मग तिने तिच्या पैशाने मला पुस्तकं घेऊन दिली होती तिच्या सारखी छान मैत्रीण मला अजूनपर्यंत मिळाली नव्हती ती मला तेव्हा म्हणायची हसा हसायला लावायची आणि घाबरू नकोस असं ती मला सांगत असायची ती माझ्या आयुष्यात खूप खास होती आम्ही दोघं ही आजूबाजूत बसत असायचो आणि अं एक दुसर्यांसोबत अतिशय व्यवस्थित पद्धतीने अं असायचो गावात जायचो रोज अं रोज ही ती माझ्या घरी येयची मग आम्ही शाळेत जायला निघायचो हा रविवार असला किंवा गर्मीची सुट्टी असल्या असल्या तर आम्ही पिकनिकला तर आम्ही पिकनिकला पण जात असायचो आणि तिथे पण आम्ही खूप एन्जॉय करत असायचो

Ma'am मी तुमची काय सहायता करू शकते? Okey ma'am. Ma'am पहिले तर E commerce म्हणजे electronic commerce. यांनी आपण internet च्या जरीये तुम्ही कोणतेही product sell करू शकता, किंवा purchase पण करू शकता. याला आपण E commerce म्हणतो ma'am. अं यात सर्वात पहिले फायदा तुमचा time saving आहे. तुम्हाला यात कोण कुठं अं कुठं जायची अं गरज नाहीये. कोणत्याही mall मध्ये किंवा shop मध्ये जायची गरज नाहीये. तुम्ही फक्त तुमचा mobile किंवा laptop on केला, app वर किंवा website वर गेले कि, त्यावरून तुम्ही घरबसल्या product बोलवू शकतात. यात तुमचा फायदा पण आहे कि, तुमचा पूर्ण time वाचेल. त्यानंतर त्यात discount offer पण निघत असतात, तुम्ही याचा फायदा पण घेऊ शकतात. अं businessman ला हा फायदा आहे कि त्याला अं domestic किंवा international म्हणजे india चं market आणि india च्या बाहेरचं जे market आहे, त्याला मिळतं. आपले product आपल्या देशात पण आणि देशाच्या बाहेर पण विकू शकतो ma'am. अं तुम्ही जर समजा एक customer आहे, तर त्याचा पण तुम्ही advantage म्हणजे फायदा घेऊ शकाल. म्हणजे कसं E commerce ज्या website चालवता, तर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडील ते Return policy सुद्धा देतात आपल्याला. जर तुम्हाला product आवडला नाही तर किंवा त्यात काही damage piece आला, तर आपण त्याला return सुद्धा करू शकतो ma'am. अं यात businessman ला brand चा खूप मोठा फायदा आहे ma'am. Branding ला आधी खूप पैसे लागायचे. आजच्या तारखेत एखाद्या product ची चांगली quality आहे, तर customer त्याला परत मागवतो. तर याचा businessman ला फायदा होतो. तर तो लवकरच एक brand सुद्धा create स्वतःची एक brand सुद्धा create करू शकतो. त्यानंतर तो यात जास्तीत जास्त profit पण घेऊ शकतो. कारण त्याचा cost of product कमी असतो. आणि delivery ची जी service आहे ऍमेझॉन, फ्लिपकार्टवाले provide करता, तस असत ma'am यात. हो ma'am याचे प्रकार पण आहेत. तर याचे ma'am चार प्रकार आहेत. म्हणजे एक अं एक विकणारा आणि एक घेणारा असतो. first म्हणजे एक business to consumer असतो.

Okey, wait ma'am. मी first सांगते. तुम्हाला एक एक अं जे एक एक प्रकार आहेत, ते मी तुम्हाला पूर्ण detail मध्ये सांगते. तुमच्याकडे काही वेळ आहे का ma'am हे पूर्ण ऐकण्यासाठी? हा, ठीक आहे. तर ma'am. मी first तुम्हाला business to consumer काय असतं हे सांगते. तर first business to consumer मध्ये कसं असतं ma'am जेव्हा एक~ एका व्यापारीद्वारे काहीपण सामान अं किंवा online service द्वारे विकत घेतो, जस कि आपली एखादी घडी किंवा phone इत्यादी आपण online मागवतो. जस ऍमेझॉन फ्लिपकार्ट झालं असं आपण काहीपण purchase करतो. त्याला आपण business to consumer म्हणतो ma'am. नंतर ma'am याच अं example तुम्हाला सांगते मी कि, अं आपण online काही order करतो ना तर ते अं तर त्यालाच आपण business to consumer म्हणतो. नंतर जे second आहे business to business, जेव्हा एखादा व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला काही पण सामान online विकतो. त्याला B to B म्हणता जसं कि business to consu~ business to business म्हणतो. जस अं याचं example म्हटलं म्हणजे एखाद्या व्यापाराद्वारे दुसरा व्यापारी उपयोगासाठी काही कि software हे विकला जातो. आणि त्या संबंधित service दिली जाते. याला आपण business to business म्हणतो ma'am. नंतर अं तिसरं सांगतीलं होतं ma'am मी तुम्हाला consumer to consumer. जेव्हा consumer आपल्या product ला दुसऱ्या consumer ला internet वर विकतो तेव्हा त्याला आपण transaction ला, त्या transaction ला आपण consumer to consumer म्हणतो ma'am. जसं example सांगितलं तर एक consumer आपली जुनी car किंवा bike किंवा आणखी काही जी पण जुनी वस्तू आपल्याला विकायची किंवा property असेल आपली एखादी

जेव्हा अं एका उपभोक्ता म्हणजे user द्वारे कोणत्याही व्यापारीला आपली service किंवा सामान विकला जातो, त्याला आपण consumer to business म्हणतो ma'am. जसं कि example सांगितलं याचं तर, जेव्हा कोणी user काही लिहून किंवा आपल्या photography हुनर ने काही व्यापारीला मूल्य प्रदान करतात. त्यालाच आपण Consumer to business म्हणतात. Ma'am अशा प्रकारे हे चार प्रकार अन त्यांचे पूर्ण detail आहे ma'am. यात काही problem आहे का ma'am बाकी तुम्हाला? अं ठीक आहे. तसंच Ma'am एक सांगू इच्छिते कि E commerce ची e-commerce चं पूर्ण काम organisation आणि consumer च्या मा~ माध्यमातून होते. यात तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा किंवा party चा समावेश नसतो.

बसल्या बसल्या कोणतेही सामान online बोलावू शकतो. आपल्याला बाहेर जाऊन सामान आणायची पण गरज नसते. जसं कि आता कोरोना सुरु होता यामुळे online shopping खूप जास्त वाढली होती. हे तर तुम्हाला माहित असेल. त्यामुळे online shopping एक best option होता ma'am. यामध्ये कोणतीही risk नव्हती. direct सामान आपल्या घरी आपल्याला मिळायचं. याचा तुम्हाला ~ तुम्हाला फायदा होईल ma'am. एकदा विचार करून बघा यावर.

काम करत नाही. तसेच आपल्याला mobile किंवा computer आणि internet ची पूर्ण माहिती पण हवी असेल. जर आपल्याला याबद्दल काही माहिती नसेल, आपण कोणत्याही website वर जाऊन business सुरु केला, तरी याच्यात नक्की आपल्याला नुकसान पण होऊ शकते. फक्त आपल्याला E commerce ची पूर्ण माहिती आणि mobile, computer, internet ची पूर्ण माहिती आधी घ्यावी लागेल. तसंच जस समजून घ्या कि आपण E commerce द्वारा काही सामान विकत घेतो किंवा त्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आधी आपल्याला mobile, computer आणि internet ची माहिती आपल्याकडे हवी असली पाहिजे. अं ma'am ते सामान तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन दिवसात मिळूनच जाईल ma'am. अं तस तर काही नाही फक्त business करताना आपल्याला एक गोष्टकडे लक्ष द्यायचं आहे कि, कोणतीही new website वर जस जास्त discount दिसत असेल तर आपण direct त्यावर जाऊन business start करतो. किंवा काही product एकदम discount मध्ये दिसले की मागवून घेतो. तर तसं आपल्याला नाही करायचं. पहिले त्याचे पूर्ण details, order चे details त्या website चे details आपण पहिले काढून घ्यायचे. नंतरच ती order किंवा business start करायचा ma'am. अं ma'am तुम्ही आपला वेळ काढून आमच्याकडून अं E commerce काय असते, कसं करायला पाहिजे अं याची पूर्ण माहिती मिळवल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला आणखी पण काही माहिती असेल तर आम्ही आमचा वेळ नक्कीच देऊ ma'am. आणि थोडा विचार करून E commerce मध्ये तुम्ही आपला business पण start करू शकतात ma'am. Okay धन्यवाद ma'am. आपला वेळ दिल्याबद्दल. कृष्ण कृष्ण आकर्षून घेणारा तो आकर्षक कृष्ण मोहून टाकणारा मोहक तो कृष्ण. धाकल्या आईन आपल्या मायाळू पाठीचा पाळण्या हलकेच एक पाठ झोकन गोकुळ भर नानावाद्यांच्या कल्लोळत्या लयीत लयी गोप गोपी धुंध होऊन चौका चौकात अंगणात झिम्मा टिपरी आणि फुगड्या खेळले दंगले स्वतःला विसरले वाड्यावर गोप गोपींच्या झाडून साऱ्या

माझी आई कृतार्थ झाली होती मला आपला मानून माझी धाकली आई धन्य झाली होती तिच्या पुत्राला बलरामाला खेळायला बंधू सवंगडी मिळाला होता. दुसरा प्रहर टळला आणि मुखिया वाड्याच्या ओसरीवर महत्वाची बैठक होती यासाठी तर कालच गर्गमुनी मथुरेवरून गोकुळात आले होते त्यांना कोणी पाठवला होता कोणास ठाऊक ते मथुरेतील शूरसेन राज्याच्या यादवांचे खर तर राजपुरोहित होते मात्र आवर्जून आले होते ते गोप अभिर्भाणु वौंशाच्या नंद पुत्राचा नामकरण विधी बाबा आणि ते रात्रभर गुप्त कक्षात एकांतात बराच वेळ काही तरी बोलत होते या बैठकीत माझे मध्यम वयस्कर आठही काका काकू त्यांची मुल सर्व गोपांचे आदरस्थान असलेले चित्रसेन आजोबा

गर्गमुनी सतेज, शांत दंडातील भस्मावर मस्तकीच्या जटाधारांवर टपोऱ्या रुद्राक्ष माळा आवळल्या यादवांचे कंटक वस्तू शास्त्र त्यांच्या राजकुळात एक भविष्यवेधी जातक शास्त्र ते डोळे मिटूनच बोलू लागले मनाच्या अंतर मनाच्या पार पलीकडेच गले होत काही तरी चित्रासारख स्वच्छ समोर बघत त्यांचे सत्व भरीत होऊन जमल्या उत्सुक गोपांच्या कानांच्या शिंपल्यात खोलवर गोपराज, चित्रसेन आणि नंदराज ऐका समस्त गोप जन हो ऐका तुमच्या या प्रिय आणि नवजात सुपुत्राच शास्त्र शांतते जातक ध्यानपूर्वक ऐका तुमचा हा गोप पुत्रा नावाप्रमाणच कृष्ण होईल सर्वांनाच मोहून आकर्षून टाकील देहा मनाच्या दोन्ही सौदर्यान या पूर्वी कुणीच केला नाही असा एक नवाच योग निर्माण करील हा प्रेम योग नावाचा तुम्ही आम्ही कोण आहोत याचा शोध घेण्यासाठी उभा जीवन व्यतीत करतो त्यासाठी नाना विध कर्म करतो तपस्या करतो हा जन्मतःच जाणतो तो कोण आहे त तुम्ही रोज जेवढ्या स्पष्ट रुपात नाना रंगांच्या तुमच्या गाई बघता तेवढाच स्वच्छ हा निखळ सत्य सर्वांगांनी बघू शकतो नानविध पैलूंनी

तुम्हा सर्वांना तो निकोप प्रेमाचा अविस्मरणीय असा लळा लावेल प्रेम योगाची दिव्या दीक्षा तो मूकपणे देई मात्र मात्र तुमच्या या गोकुळात अधिक काळ तो राहणार नाही त्याच सदैवच हवा हवासा वाटणारा निकोप आणि प्रेमळ सहवास तुम्हाला अधिक काळ काही लाभणार गर्गमुनी मिटल्या डोळी क्षणभर शांत शांत निश्वास भूर्ज पत्रावर हे अलौकिक जातक लिहून घेणारा त्यांचा शिष्य त्यांच्याकडे बघतच

गोप सभेच्या प्रशस्थ कक्षाच्या दगडी भिंतीवरही ते रोमांच हा सुपुत्र न्यायाचा धर्माचा पक्ष रक्षण्यासाठी जीवनभर सतत रक्ष कर्म करीत राहील न्यायी असून अपार अन्याय सोसलेल्या एका विस्थापित आणि विक्रमी राज कुलाच्या पक्षाचा हा अटीतटीन पाठ पुरावा करेल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच हा अखिल विश्वान कधीच विसरू नये अस न भूतो न भविष्यती

पाहून सुलाखून रात्नांसारखी उठून येतात त्यासाठी यान केलेला हितोपदेश अखिल मानव गंगेला युगान युग शिरी धारण करावा असा मार्ग दर्शक सिद्ध होईल चिरंतर होईल हा अंश रुपान पुढंही पुनः पुन्हा अवतरेल हा अनेक अन्यायी राजे आणि राज्ये निर्दाळून निखंदून टाकेल आर्यावर्ताच्या जीवन गंगेचा ओघ अनंत काळासाठी अरोध प्रवाहित करेल स्वतः मात्र कुठल्याच राज सिंहासनाचा अधिकारी असणार नाही हा

भेटणाऱ्या प्रत्येक स्त्रीला हा स्त्री एक शास्वत निसर्ग तत्व म्हणून गौरविल एका समर्थ राज कुलाच स्थलांतर करून त्याच पश्चिम सागरावर हा सुनियोजित पुनर्वसन करील तेथे प्रस्थापित केलेल्या राज कुळातील लोक सत्य विसरून उद्दाम उनमत्त झालेले बघून हा त्यांचा तेवढ्याच निर्लेप अलिप्तपणान

एरवी कोणालाही असाध्य असलेल्या चौदाही विद्या याच्या निवासात पाणी भरतील ज्यातील एक एका कलेसाठी कलावंत अटीतटीचा अटा पीटा जीवनभर करतात तप साधना करतात त्या चौसष्ठहि कलांचा हा परिपूर्ण अधिकारी असेल चौदा विद्या याच्या पायां च्या दासी असतील प्रत्यक्ष सामवेदासारख संगीत तर याच्या भोवती सदैव सप्तसुरात रुंजी घालत राहील नवे हा म्हणजे साक्षात संगीत असे हा युगानुयुग आपल्या गुरूंच्या नावे तसेच मतांच्या नावे ओळखला जाईल खरोखर याला शिकवून गुरु आणि पालनपोषण करून माता अजरामर आणि धन्य होतील

योग्य वेळी निर्माणही करेल तिथ आपल्या सुलक्षणी आठ स्त्रियांबरोबर पुत्रपौत्रांसह हा पिढ्यान पिढ्यांनी आदर्श ठेवावा अस कुटुंब वत्सल आणि भाव समृद्ध अजोड जीवन जगेल गोप जन हो यान केलेल्या कोणत्याही चमत्कारांनी दिपून जाऊन याला ओळखण्याची पारखण्याची चूक कधी हि करू नका

अत्यंत सरळ सदैव प्रवाही आणि निर्माणशील असील जस जल कधीच एका जागी स्थिर राहत नाही जीवनच निर्माण आणि विकसन करीत प्रवाहित राहत तसाच हा जीवनभर जल पुरुष म्हणून कार्यशील राहील अखंड भ्रमंती करील चक्रवर्ती होईल युगकर्ता होईल युग धारक होईल तो नुसताच सत्य जाणणारा जल पुरुष नाही तर तो योगी आहे पूर्ण योग योगेश्वर आहे ते शांत ठणठणीत बोलत होते आता त्यांची योग मुद्रा पराकोटीची तेजवंत दिसत होती आपल्या अद्भुत जातकाचा समारोप करतांना मुनी वर्य गर्ग पूर्णतः देहाती झाल्यासारखे दिसू लागले अपार तेजान त्यांची चर्या आता किती तरी उजळून गेली होती सर्वांचे डोळे अचल पणे त्यांच्यावरच होते त्या अपूर्व जातकाच्या भैरवीचे अमृत बोल जमल्या गोपांना धन्य धन्य प्रिय गोप जन हो आम्ही ऋषी जन निर्लेप ध्यानाच्या सामर्थ्यावर ईश्वराचा वेघ घेतो तरीही ईश्वर म्हणजे काय? हे अद्याप आम्हापैकी कुणालाही निट सांगता येणार नाही पुढ सांगता येईल असही वाटत नाही ईश्वर, देव अवतार या मनाला भरकटत झुलवत नेणाऱ्या भा मक कल्पना आहे तो आहे कि नाही हे मलाही सांगता येणार नाही मात्र तुमचा हा सुपुत्र निसंशय पूर्ण योग योगेश्वर आहे सर्वार्थानं विभूती पुरुष आहे महान पूर्ण पुरुष आहे केवळ अतुल आणि अजोड याच्यासारखा हाच आहे तुमच्या देवत्वाच्या सर्व सर्व कल्पना तुम्ही निशंक पणे याच्या पायी अर्पून मोकळ व्हा कारण हा पूर्णतः अनासक्त आहे जसा याचा स्थायी भाव प्रेम योग आहे तसाच तो अनासक्ती आणि विसर्जन योगही आहे हा त्या त्या क्षणी ते ते कर्म निर्दोषपणे करूनही फल मुक्त राहील. त्यात कधीच गुरफटणार नाही षडरिपुंच्या वासनापासून कमलदलासारखा सदैव निर्लेपच राहील हा म्हणूनच तर तो दैवी किमयागार वाटेल तुम्हाला वासुदेव या अत्युच्य उपाधी परियंत जाईल

दैनंदिन जीवनातील छोट्या वछोट्या घटनातूनही प्रत्यक्ष तसा वागून दाखवील नंद गोपांच्या या बंदिस्त वाड्यात यान पहिलाच जन्महुंकार घेतला मात्र हा वासुदेव एका निर्जन घोर अरण्यात अश्वथ वृक्षाच्या दाट छायेत विमुक्त आभाळा खाली मुक्तपणे देह विसर्जन करील अगदी साधेपणाने पूर्ण एकांत इति शुभम डोळ्यांसमोर काही तरी भव्य दिव्या तेजस्वी बघत असल्यासारखे मुनिवर गर्ग क्षणभर स्थब्ध झाले भावार्थ झाले हरवले दोन्ही हाथ जोडून मस्तकाला फिरवीत मान झुकवून हळूच पुटपुटले कृष्णा शांतचित्त झालेले गोप मनाशी कृष्ण कृष्ण असा नाममंत्र जपतच ती गुंग होऊन एक एक करत वाड्यातून बाहेर पडली त्या दिवशी थोरली तर कृष्ण कन्हैय्या म्हणजे मी, मी मात्र पाळण्यात शांत

आठ दहा वर्षात काही दिवसांपूर्वी मला लाभलेली एकानांगा हि गोंडस सुंदर बहीणही आता आमच्यासारखीच रंगून आणि चालून सांड लवंड करून मोठी झाली

गोकुळा बाहेर पसरलेल्या यमुनेकाठच्या घनदाट कुर्णात प्रत्यक्ष न्यायच नंद बाबांनी प्रथे प्रमाणे या गोपकर दीक्षेसाठी शिवकर मुहूर्त ही काढला होता मथुरेच्या व्यापार पेठेतून आम्हा दोघांसाठी जरीकाठाची मऊ वस्त्रही आणली होती किती आकर्षक होत माझ्यासाठी होत पिवळरंजन मऊ वर्ण अरे मी ठिक आहे सौरभ. तू कसा आहेस? अभ्यास. आता सध्या online lectures चालू आहेत. तर मी इकडच्या किल्ल्यावर गेलो होतो मग. समुद्रकिनार पट्ट्यावर गेला होता. अरे, आमच्याकडे वसई किल्ला आहे, अर्नाळा किल्ला आहे, मग राजुरी किल्ला आहे अशी खूप ठिकाणी आहेत जिथे आपली. च्या अगोदर कसे फिरायला जायचे, इथे गर्दी पहायची, आता ते सगळं काय बघायला भेटत नाहीये. बघायला भेटले तर तीन, चार, पाच माणसं दिसतात आता. तुमच्या इकडे पण तेच आहे का?

तर जर तुला कुठलंही suggestion पाहिजे की? कुठली एक जागा हवी आहे? जिथे तू एकांत होऊ शकतो. पण असे पण खूप ठिकाणे जिथे तू राहू शकतो. तो तुझ्या विचारांसोबत एकत्र असतो म्हणून तुला आपला देशाला सोडून बाहेर कुठल्या देशात जायचं असेल, तर तो कुठला देश असेल? ठरवलं नाही आहे पण मला युरोपियन european countries मध्ये फिरण्याची खूप इच्छा आहे. त्यांची जेवण्याची पद्धत, त्यांचे राहण्याचे पद्धत हे सगळं जाणून घेण्यासाठी, बघून घेण्यासाठी मला देखील खूप इच्छा आहे. सुखाची देश आहे. the fourth most happiest country in the world.

वेगवेगळे भाग आहेत, की ते साधून घेण्यासाठी खरचं! बांधण्यासाठी कोणत्या कोणत्या लोकांनी किती श्रम घेतलेले? काय त्यांचे विचार होते? हेतू काय होता? ते जाणून घेण्याची माझी खूप इच्छा आहे.

हो. गेला आहे ना, मी इस्राईलला जाऊन आलोय. तिकडच्या आपल्या वयापेक्षा कमी मुलांना कारण त्यांना छोट्या वयापासूनच हे सगळं शिकवलं जातं, की कसं? हे सगळं त्यांना छोट्या वयापासूनच शिकवलं जातं. माझ्या कुटुंबासोबत गेला होता. माझ्या कुटुंबामध्ये पाच जण आहेत. ते आम्ही एकत्र जाऊन आले होते. म्हणून खूप वर्षांनी त्यांनीच ठरवलं की आपण जाऊया. तर त्याकरीता त्याला खूप हे आहे. अं आम्ही तिथे चाळीस दिवस तरी होतो तिकडे. हो तुला काय सांगू मी? इतकी मज्जा आली ना मला. तिथे लोकांमध्ये इतका freedom आहे की, सगळीकडे फिरत असतात. ते Life style आपण म्हणतो ना फारच छान आहे.

हो. अगदीचं बरोबर. गेलाय का national park? किंवा कुठल्याही zoo मध्ये? तर तसं आम्ही उत्तराखंडला जेंव्हा गेलेलो ना, मसुरी म्हणून एक hill station आहे उत्तराखंडमध्ये.

मग तुला काय अशी का अनुभव आहेत का? तुला का असं किस्सा आहे का? की कुठे जाताना जे प्रवासासाठी जी वाहने. Use करतात, त्याच्यात तुला दिक्कत येतात? scuba diving असेल, sky diving असेल, paragliding असेल कुठे

या थंडीच्या दिवसांमध्ये कुठे जाण्याची इच्छा आहे? गरमीचे दिवस असतात मग सगळे किंवा तुझ्या family सोबत तू कुठल्या एका swimming pool मध्ये swimming करण्यासाठी जा.

अरे मी तुला सांगितलं ना, मी मसुरीला गेला होतो उत्तराखंडला फिरायला. तू एकदा खाल्लं ना की तुला इतका आवडेल तो, तो पदार्थ. फारच छान रे! तू तर असे शब्दांत त्याचा प्रयोग केलय की, मला सुद्धा तोंडात पाणी आलंय की, मला पण असंच वाटतंय की एकदा तरी ती भाकरवडी आता खाऊनच बघावी. हो. हो. नक्की. नक्की उद्या भेटू आपण.

हा hello अं माधवी, रोशनी बोलतेय. हा अं मला ना थोडंसं अं तुझ्या medical field बद्दल information हवी होती. तर, तू थोडं सांगू शकते का? म्हणजे medical field मध्ये काय आहे, काय-काय नाहीये असं? अच्छा. medical field मध्ये म्हणजे, तू जसं करशील तसं डेव्ह अं जसं तू निर्माण करशील. तसं तू करू शकते. आता तुला pharmacist व्हायचंय, तुला MBBS doctor व्हायचंय, BMS व्हायचंय, BHMS व्हायचंय असं. हा-हा म्हणजे वेगवेगळ्या आहेत ना. तर, अं मग म्हणजे, त्याचामध्ये जर चांगलं काये किंवा कोणती field घेतली पाहिजे? हे तू असं सांगू शकते का? म्हणजे तू स्वतः doctor ए. म्हणजे बघ, सगळ्यात best field म्हणून, आतापर्यंत reputed field म्हणून, MBBS ए.

नंतर BDS ए. म BAMS ए.

पण सध्याला सगळ्यांना demand ए. हा-हा-हा. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आहेत ना अं medical field मध्ये? हम्म म्हणजे जसं pharamcy झाली. DMLT वगैरे झाली, त्यांचं कसंय?

ते पण आहे. pharmacy म्हणजे medicine साठी. DMLT म्हणजे, आपण lab technician बनतो. अच्छा. म्हणजे ते पण एक चांगलं आहे का करण्यासाठी? अं कि त्याच्या व्यतिरिक्त अजून काही? ते हि छान आहे. त्याच्या व्यतिरिक्त त आता मलाही माहित नाही. अच्छा. अं म्हणजे medical field मध्ये घेत आहे ना. कारण कसंय ना अं मला आता ह्याचातून एक choose करायचंय. पण ते समजत नाहीये कि काय करू असं. म्हणून म्हटलं, एकदा तुला विचारून घेऊ कि, हे बघ, तू जर तूला जर वाटत असेल doctor बनायचं. तू BAMS बन, MBBS बन, MD बन. BAMS बन, MBBS बन, BHMS बन.

BDS पण बनू शकतेस. तस काही हे नाही. हा-हा-हा. अं पण मी ह्याचा बद्दल ऐकलंय कि, म्हणजे BHMS जे homepathy वगैरे असतात ते एवढे चालत नाही वगैरे. म्हणजे फार जणांकडून असं ऐकण्यात येत ना. Talent वर depend असत.